एखाद्या व्यक्तीने आणि दररोज व्यायाम वगैरे केला तर ते आजारी नाही पडत. ह्या चांगल्या सवय त्यांनी लावू लोकांना लावून घेतल्या पाहिजे स्वतःला. आता covid पासून तर ज्यांना covid झालेला

अन गोळ्या औषधींचा त्यावेळेस घेतलेल्या त्याचा त्यांच्या मनात अजूनही कुठंतरी आहे म्हणजे भीती बसलीय कि धूळ वगैरे लागली तर ते खूप घाबरतात थोडं काही खाल्लं त्यांचं घसा दुखलं खुप्प seriously घेत म्हणजे खुप घे त्रास होतो त्यांना आणि ते खुप विचार करतात कि मला काय होईल वगैरे याच्यासाठी हे सगळ्या कारणासाठी व्यायाम वगैरे केला पाहिजे ध्यान केलं पाहिजे, जे चांगल्या सवयी जर लोकांनी लावून घेतल्या तर त्यांना निश्चितच त्याचा फायदाच होणार आहे मानसिक दृष्ट्या निरोगी होण्यासाठी सुरवात म्हणजे व्यक्तीला सर्वप्रकारच्या नकारात्मकता जी असते negativity जी असते त्यापासून दूर राहील पाहिजे ज़रूर चगली खोली पहिचे आनादी रहण पहिचे जावर ची मित्र वगरे नियते वगरे पहिचे

जर आपल्याला हे माहित असले पाहिजे कि जर आपण मानसिक दृष्ट्या निरोगी असू तरच शारीरिक दृष्ट्या निरोगी असू शकतो कारण प्रत्येक गोष्ट नियंत्रित करणार आपलं मन असतं एखाद्याने कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे जेणे करून तो आपले विचार सुधारेल आणि तो प्रत्येक प्रकारे निरोगी राहतो एखादी जी निरोगी व्यक्ती जी असते ती बऱ्याच लोकांना प्रेरणा देऊ शकते आपले सकारत्मक विचार

पैशाशिवाय जगू शकत नाही पैशाशिवाय जगू शकतात परंतु स्थिर आरोग्याशिवाय ते आपने जीवन नीट जगू शकत नाही. चांगल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य सहज ते जीवन जगण्यासाठी अतंत्य शिस्तबद्ध जीवन जगले पाहिजे मन आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी लोकांनी त्यांच्या सभोवतालची प्रत्येक गोष्टीची काळजी घेणं आवश्यक आहे जस जस की साफ़ सफाई वगैरे स्वच्छता अं जे गे अं बाहेरुन आल्यावर हाथ वगैरे धुवणे, उघड्या गोष्टींची काळजी mask लावणे ह्या गोष्टींची काळजी घ्यावं घेतली तर त्यांना म्हणजे धुरेच त्रास वगैरे नाही होत, आरोग्य ही चांगला राहत आणि चांगल्या सवयी ही लागतात स्वतःला. तर कस असत ना अं एखादी व्यक्ती जर त्यांला त्याचा जर विकास त्याचा जे विकास जे अरोगीय असते न तियाचा वर तिचाया विकास तघी तर्ठो विकास होऊ सक्तो वगेरे लोकोना खूब मह्चे खूब आरोग्य च्या तर COVID तर गेला पण त्यानंतर सुद्धा लोकांना नवीन नवीन वेगळे आजार येत आहेत. लहान मुलांना होत आहेत बर भरपूर प्रकारची त्या COVID चे types वगैरे असाल खूप चाललंय आता लहान आता तर सध्या लहान मुलांमध्ये इतका अती प्रमाणात होतंय pneumonia वगरे आणि याच एकाच कारण सांगतात doctor की धूळ वगैरे. धूळ मुळेच होतंय ते सगळं त्यामुळे बाहेर जाताना म्हणा

आजारी असेल तर तो त्याच्या आवडीचं काहीच नाही करू शकत काहीच नाही तो नेहमी दुःखीच असतो म्हणजे ते कस त्याला आवडत ते करू शकत नाही कुठलेही म्हणजे कधी ना कधी चुकून कधी पण असं नाही आता उठला निघाला कुठेतरी फिरायला जायचं वगैरे हे त्याला possible नाही होत त्याला त्याच्या health ची वगैरे continue काळजी घ्यायला लागते त्यामुळे त्यांना जर असं निरोगी व्यक्तींना बघितला ना त्यांना कुठंतरी त्रास होतो कारण, ते अं कुठेतरी मानसीक आणि शारीरिक वेदना वेदना सहन करत असतात त्या आर अजरांमुळे निरोगी व्यक्ती म्हणजे कस तो मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या निरोगी असतो. निरोगी व्यक्ती मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सकारात्मक असतो. प्रत्येक आजारांपासून रोगांपासून तो मुक्त राहतो. तो अं ते निरोगी व्यक्ती नेहमी अं active तंदरुस्त वगैरे तस तसे राहतात, त्यांच निरोगी राहल्याच राहा म्हणजे लोक कोणत्याही प्रकारच्या आजारांपासून मुक्त असणं जरी चांगलं आरोग्य असं म्हणतात परंतु निरोगी जीवन जगण्यासाठी एखाद्या व्यक्तीने शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या उत्तम असणे आवश्यक आहे उदाहरणार्थ जर तुम्ही सगळे JUNK FOOD वगैरे खात असला तरी तुम्हला कोणताही आजार नाहीय तरी ते तुम्हाला निरोगी बनवत नाही तुम्ही निरोगी अन्न सेवन करत नाही याचा अर्थ तुम्ही निरोगी नाहीच आहेत फ़क्त निरोगी जीवन जगाता आहे आता याचा त्रास तुम्हला पुढे होणारच आहे तर तम्हे तपास नज़र खाण्या पिण्या कडे तुमच्या झोप पूर्ण झोप घेण्याकडे लक्ष नाही दिले तर आणि आता कस असत ना आजकाल च्या पिढी ला mobile जे कही कारण नसताना पण ते सतत screen scrol करत असतात. झोप झोपत नाही पूर्ण झोप नाही घेत याचा त्यांच्या आरोग्यावर खुप परिणाम होतो, त्यांना आता तर आत कुठला त्रास नाही होत त्यामुळे त्यांना असा वाटत कि नाही मला काही त्रास नाही वगैरे पण हे या याच्यामुळे त्यांना पुढे जाऊन त्रास होऊ शकतो. आजारी माणूस इच्छा नसतानाही औषधांवर खूप पैसा खर्च करतो तरी तो काही आन आनंदी असतो असं नाही एकीकडे निरोगी व्यक्तीला औषधांवर पैसे खर्च करण्याची गरज नसते तो नेहमी आनंदी असतो अशा खूप गोष्टी आहेत. जस की अं आता अं आजारी असं आजारी असले तर एखाद घरात एखादी व्यक्ती आजारी आहे, खुप खूपच वर्षांपासून त्याला आजार आहे बाबा औषधे घेतोय तर एक period नंतर काय होत जे कुटुंब असत ते ही वैतागतात त्यांना ही ते व्यक्ति ओझ्या सारखे वाटेल लागतात त्यामुळे अं आजार नको व्हायला त्याची काळजी घेण्यासाठी आपण पूरण खली अन खलियल पहिच वियाम कलपहिचे

तर junk food वगैरे खाणं, ते पुढं जाऊन त्याच त्रास होणारच आहे त्यामुळे लोकांनी जे त त्या काळात थोडं हे केलं पाहिजे लक्ष दिल पाहिजे छे नीग्रोई वियक्ति असते ते नेहमी ते गोळ्या घेतायत सगळं करतायत तरी ते त्या आजाराचं tension घेतात तणावाखाली राहतात जो आता जे निरोगी व्यक्ती असतात ते काय कस आपली तब्येत कशी बिघडवतात, जस कि आपल्या capacity पेक्षा जास्त काम करणे खूप वेळ काम करण अं जेवणाकडे न चांगलं चांगलं अन्न न खाण अं स्वतःला वेळ न देणं, व्यायाम वगैरे न करण अशा गोष्टींमुळे तो त्याला पैसे तर खूप भेटतो पण तो कुठे ना कुठे त्याच आरोग्य अं खराब करून घेतो स्वतः च्या हातानेच अं त्याचा आनंद हिरावून घेतो स्वतः पासून जर तुम्हाला निरोगी जीवनशैली च घ्यायची असेल तर तुम्हाला तुमच्या जीवनात नक्की बदल कराव्या लागतात निरोगी जीवनशैली राखण्यासाठी सातत्यपूर्ण सवयी आणि शिस्तबद्ध जीवन आवश्यक आहे

आपोआप वाढतो. संतुलित आहार आहाराला खूप महत्व आहे. जेव्हा तुम्ही योग्य प्रमाणात पोषक जीवनसत्वे प्रथिने CALORIES आणि बरच काही घेता तेव्हातुम्ची रोग प्रतिकारक शक्ती मजबूत होते

स्वछता आपल्या आजूबाजूला, घरात वगैरे नेहमीच अं Hygiene चा, स्वच्छतेचा हा सगळा विचार केला पाहिजे नेहमी स्वच्छता ठेवली पाहिजे. त्या वातावरणात ना स्वच्छ वगैरे असल तर घर

मग काय आहे ते VIRUS आहे GERMS वगैरे नसली तर आजार हि नाहीच होणार लोकांना. त्यामुळे आ आपल्या जे आपल्या जे सभोवतालचा जो परिसर असतो तो नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे त्यामुळे जेणेकरून ना संसर्गजन्य रोग होण्याचा धोका धोका ही टाळता येतो आता आपल्याला ना हे प्रत्येकाचं जस कि चांगला आरोग्य आहे ते प्रत्येकाला हवं असत सर्वानाच रोगमुक्त राहायचं आहे पण त्याच्यासाठी काही करायचं नाहीय जेंव्हा एखादी व्यक्ती निरोगी जीवनशैली जगते तेव्हा तो वेळोवेळी वैद्यकीय मदत घेण्याचा ता तणावापासून मुक्त राहतो म्हणजे त्याला नेहमी दवाखान्यात वगैरे जावं लागत नाही त्यांना गोळ्या घ्यायचं TENSION नसत त्यांना कुठे बाहेर म्हणजे वेगळ्या वातावरणात गेल तर आपल्याला काही त्रास यायचं काही TENSION नसत खूप अं त्याला असं आनंद घेता येतो जीवनाचं जगण्याचं आनंद घेता येतो याउलट जर तुमचं तब्येत खराब असेल तरी तुम्ही साहसा रुग्णालयात तुमचं वेळ जास्त घालवाल तुमची मानसिक शा शांती जे असते ती हरवून बसते अं अं बसतात लोक. जर आपण जर निरोगी असले तर आपले जीवन जे असत त्यातला आपण प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेऊ शकतो त्याच्यामुळे आपलं मन नेहमी शांत असत आपल्याला दुसर्यांना जे आपले जे आहेत FAMILY MEMBER आहेत त्यांना म्हणजे आपण स्वतः आनंदी असलो स्वतः आपण HEALTHY असलो तर त्यांनी ही आपल्याला आनंदी ठेवता येत HEALTHY ठेवता येत. जर स्वतः च आपण आजारी आहे वगैरे तर आपण obviously त्यांची काळजी नाही घेऊ शकत त्यांना आनंद नाही देऊ शकत जर निरोगी जीवनशैली तुम्ही तुम्हाला जीवनात अधिक चांगले प्रवु करण्यात प्रवृत्त करेल आणि तुम्ही निरोग्यी असतात टार सर्व सम्पधि तुमचिया कड़े आहे त्याला जपून ठेवलाच पाहिजे खरं सुख तर त्यातच आहे पण पैसे कितीही कमवला पैश्याने आपण सर्व सुखसोई विकत घेऊ शकतो पण तुम्हला अचांगले आय आरोग्य विकत घेऊ शकत नाही आपण पैशाने सगळं भेटत सगळं आनंद भेटत पण आरोग्य नाही मिळणार त्याच्यासाठी आपण पूर्णपणे आपण स्वतः जबाबदार असतो आपल्या आरोग्यासाठी आपण आपल्याची काळजी कोणी दुसरं येऊन घेणार नाहीय आपल्यालाच घ्यायची आहे आपल ला समझूँ गेटे पहिचे खरच श्रीमंत असते. त्याच्या तर सुखी जीवनाची संप्पती आहे. जर माणूस आजारी असेल तर त्याची सर्व संप्पती त्याच्याकडे व्यर्थ आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घेतली पाहिजे. सगळं खाणं पिणं TIME वर ठेवला पाहिजे नमस्कार वंदना! नमस्कार अमोल! अं आज आपण अं पर्यटन या विषयावर चर्चा करूया, जो news ह्या प्रकारात येतो. हा. आपल्या चर्चेला सुरुवात करूया

खूप छान-खूप छान. चालेलं सुरु करूयात.

अमरावतीमध्ये चिखलदरा हे लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. अमरावती पासून ते नव्वद-एक kilometer असेल.

आणि तिथं, पावसाळ्यात खूप गर्दी असते. मला सांगा ना कि जसं अं काही मैलांवरती भाषा बदलते, वेष बदलतो, खाण्याच्या पद्धती बदलतात, खाद्य-संस्कृती बदलतात. अं तसं अमरावतीमध्ये खाण्यासाठी काय प्रसिद्ध आहे?

हां. म ते तिखट असतात ? नाई. अमरावतीचे भरपूर तिखट असतात

तिखट पदार्थ खातात अमरावतीत. वांग्याची भाजी, रोटगे अशे प्रकार आमच्याकडे जास्त होतात. हां आणि अमरावतीतलं वातावरण कसं असतं? म्हणजे उन्हाळ्यात जास्त गरम, की सगळं एकदम व्यवस्थित neutral असतं? अमरावतीचं वातावरण छान असतं. पण उन्हाळ्यात थोडं जास्तचं गरम असतं. चिखलदरा वैगरे जवळ असल्यामुळे , तीसेक kilometer असल्यामुळे, त आम्हाला तिथं थोडं,

म्हणजे तुम्ही चिखलदऱ्यामध्ये राहतात ? हो. चिखलदऱ्याच्या जवळ आहे,

हा. त्यामुळे वातावरण संध्याकाळी एकदम थंड होतं. बाकी दिवसभर थोडं गरम असतं, उन्हाळ्यात तरी. आणि पाऊसपण भरपूर असतो. आम्हाला पावसाची कधीचं कमी नाई. इथं अप्पर वर्धा धरण असल्यामुळे , चोवीस तास पाणी. कधीचं पाण्याची असं कमतरता भासली नाई. जसं, अकोला जिल्ह्यात पाणी कमीये, पण अमरावती जिल्ह्यात पाण्याची कमतरता कधीचं नाई भासली आम्हाला . अं माझी ओळख देतो तुम्हाला. मी राहतो पुण्यात पण मी खरा आहे कोकणातला, रत्नागिरी जिल्ह्यातला. त्यामुळे आमच्याकडे तर भरमसाठ पाऊस पडतो. आणि अं पावसाचं वरदान आहे आणि निसर्गाचं खूप मोठं वरदान आमच्या रत्नागिरीला जिल्ह्याला म्हणजे सगळ्या कोकणालाचं लाभलेलंय. अं मोठा समुद्र किनारा आहे आम्हाला. माझ्या घरापासून सत्तावीस kilometer वर दापोली समुद्र किनारा आहे, मी जिथं खेड तालुक्यामध्ये राहतो. आंबे, हापूस आंबा, तुम्हाला माहीतचं असेल. सुपारी, नारळ यांच्या झाडांच्या कुशीत आमची घर वसलेली असतात. कौलारू घरं आहेत. आणि खूप चांगला पर्यटन व्यवसाय आमच्याकडे चालतो. अं तुमच्या माहितीसाठी सांगतो कि यंदाच्या वर्षी साधारणतः

आणि त्यावेळेला मी काही ज्या hotels आहेत, जे मोठे resorts आहेत, त्या ठिकाणी काही कार्यक्रम घेतले होते. मी काही shows करतो. त्याचे कार्यक्रम अं मी तिथे घेतले होते. एवढे tourist होते न. आणि आमच्या कोकणामध्ये, अं पावसाळा खूप असतो. अं गरम समुद्र किनारा जवळ असल्यामुळे, उन्हाळ्यामध्ये गरमाही खूप असतो आणि थंडीही चांगली असते. अं तिन्ही अं ऋतूंमध्ये खूप चांगलं वातावरण त्या ठिकाणी असतं. अं सगळ्यात महत्वाचं काय आहे? तुम्ही आल्यात का कधी रत्नागिरीत? हो sir आलेली आहे मी. दोन हजार अठरामध्ये आम्ही अं चौघेहीजण गेलो होतो अं तिथे आम्ही अं बरेच, ठिकाणी फिरलो. म्हणजे आम्हाला एक. गणपतीपुळे? हो, गणपतीपुळेला गेलो होतो. आणि कणकवली station लाचं ऊत उतरलो आम्ही आधी. Okey म्हणजे तुम्ही सिंध सिंधुदुर्गात गेलात आधी. हां पुढे, हा सिंधुदुर्ग. अं किल्ल्याला भेट दिली. सिंधुदुर्ग किल्य्यालातही भेट दिली. तिथली ती खारी बावडी आणि गोड बावडी त्या त्यापण बघितल्या. सगळं असं म्हणजे, खूप चांगलं असं बघण्यालायक आहे एकदम. अं देवबाग देवबागला एक त्सुनामी आयलंड म्हणून आहे. जो दोन हजार तीनला इंडोनेशियामध्ये, अं त्सुनामी ज्या वेळी आली होती, त्यावेळेला या ठिकाणी, समुद्रातून वाळू बाहेर येऊन, खालून तळापासून तिथे अं एक त्सुनामी आयलंड म्हणून तयार झालेलंय. साधारणतः शंभर-दीडशे दोनशे meter चं आहे काहीतरी आणि अं तिथं चांगले water sports होतात. ते नाई बघतिलयं आम्ही. देवगड वैगेरे असं गेलेलो होतो आम्ही. हां. म्हणजे तुम्ही सिंधुदुर्गात गेला होता. हां रत्नागिरी, देवगड असं ते त्या तिकडे बघतिलयं आम्ही.

आपल्याला बाहेरची ओढ जास्त असते. आपल्याकडचे खूप चांगले ठिकाणं बघण्यासारखी असतात, पण आपण जात नाही. तुमचं काय मते यावर? हो sir खरंच आहे. भारतातचं इतके चांगले-चांगले पर्यटन स्थळ आहेत ते कोणी बघत नाई. किंवा महाराष्ट्रातही खूप चांगले हे आहे. पण कोणी जात नाई तिकडे. बाहेरचेचं जास्त बघतात. आता चिखलदर्याचे भरपूर मेळघाट व्या व्याघ्र प्र प्रकल्प आहे, पोलखात आहे, सीमाडो आहे. खूप सुंदर सुंदर ठिकाणं आहे. गाविलगडचा किल्ला आहे, नरनाळा किल्ला आहे. Botanical garden पण आहे sir तिथे . तेही आदिवासी संग्रहालय. आणि आता ह्या चिखलदऱ्यामध्ये paragliding चं ही ठिकाणं म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे तिथंही होतंय सगळं. सर्वोत्तम ठिकाण झालेलयं ते. तुम्ही आलेले आहेत का sir कधी?

अं नाही माझी बहीण आहे तिकडे. अं ती खूप दिवस मागे लागलेलीयं माझ्या की, ये दादा म्हणून इकडं. पण येण्याचं होत नाही. आणि खरं family members सगळे आमच्या कुटुंबातले, परिवारातले, व्यक्ती जाऊन आलेय, फिरून आलेयत तिकडे. पण माझं अजून काही जाणं झालं नाहीये. पण मीपण लवकरचं जाणारे. पण मला कस वाटतं माहितेय का? तुम्ही आता मस्त एक वाक्य बोललात. गड किल्ले चांगले आहेत. आपले आपण न थंडाव्याचे ठिकाणी आणि या ठिकाणी जातो. त्याच्यापेक्षा आताच्या मुलांना ना गड-किल्ल्यांची माहिती देणं, खूप गरजेचं आहे.

कारण, महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं, ते गड-किल्ले कशे उभे केले, याची माहितीपण मुलांना असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं?

आणि अं स्पर्धेत खूप टाकलेलं असल्यामुळे त्यांना बाहेरचं काहीचं माहित नाई.

ह्यातचं मुलांचं हे जातो. त त्यामुळं त्यांना,

आणि काय होत माहितीय का आज कालच्या मुलांच्यात? कुतूहलता कमीयं. की कुठल्या तरी चांगल्या गोष्टीबद्दल माहिती करून घेणं. आज मला असं वाटतं कि त्यांना न mobile मधले games, अं आणि social media. यातचं खूप जास्त अं हे interest असतो.

मुलांना ते सगळ्या गोष्टींची माहिती देणं आवश्यकचं आहे. आणि असे कुठे पर्यटन के अं केल्याशिवाय आपल्याला, ते मुलांना,

मी तुम्हाला सांगू का? म्हणजे असं म्हणतात ना की प्रात्यक्षिक अं ज्ञान तुम्हाला जास्त असलं पाहिजे. एखाद्या ठिकाणी ना जाऊन आपण आलो की, तिथली माहिती आपल्याला जी कानात आणि अं मेंदूमध्ये fit बसते ना ती, पुस्तकी वाचून खूप वेळा कमी वेळा बसते.

कारण पर्यटनाच्या दृष्टीने गेलात तर मी अं सं संपूर्ण महाराष्ट्रात, जवळपास फिरलोय, खूप ठिकाणी पर्यटक अं पर्यटन स्थळी.

की आमचे व्यवसाय चालणारेत. त्यामुळे आमचं घर चालणारे. ही वृत्ती आपल्या इथल्या व्यवसायांच्यात जेव्हा येतील ना, व्यावसायिकांच्यात, त्याचवेळा आपला महाराष्ट्र पुढे जाईल. हो. बरोबरंय.

आता बघा ना, तुमचं अमरावती संतांची भूमी आहे. हो. गाडगे महाराज, संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे सगळे अमरावतीतंच झालेले आहे. पंजाबराव देशमुख. त्यांच्या नावानी तर, त्यांच्या नावानी ते विद्यापीठ आहे. विद्यापीठ आहे. हो.

खुपसा झालेला नाहीये. चार भारतरत्न एकट्या दापोलीने दिलं आहे. आतापर्यंत जे अं काय जे बारा कि तेरा भारतरत्ना झाले आहे, त्यातले चार भारतरत्न दापोलीने दिले आहेत. इथेपण कौण कौंडण्यपूर हि विदर्भाची इतिहासीक राजधानीचं आहे. इथेपण कार्तिक पौर्णिमेला मोठी यात्रा भरते sir. रिद्धपुरपण आहे. तेपण सामूहिक असं तीर्थंक्षेत्र मानले जाते. आणि बहिरमची यात्रा डिसेंबरमध्ये, खूप प्रचलित आहे. अचलपूर तालुक्यात आहे ती बहिरमची यात्रा. आणि हे मंदिरही जवळपास एकशे पंचवीस फूट उंच आहे. आणि पायऱ्या त्याच्या एकशे आठ पायऱ्या जावं लागतय त्याच्या. इथे गणेश गणेश मूर्ती आहे. आधी इथे, देवतेची पूजा करायचे आणि त्याचं पूजेला ते मातीच्या भांड्यात मटण वैगरे असं शिजवायचे. पण अं राष्ट्रसंत हे तुकडोजी महाराजांनी, गाडगे महाराजांनी लोकांचं हे करून, मत परिवर्तन करून तो प्रकार कमी करून टाकला.

असं हे देतात ना, बळी म्हणतो ना आपण त्यांना?

बोकरांचं बळी देणं किंवा असं हा. त तो बळीची ही जी संकल्पना आहे, ही गाडगे महाराजांनी बंद करून टाकलीयं इथे इथली. नाहीतर बहिरमला म्हणजे, बहिरम त्याच्यासाठीचं प्रसिद्ध होतं. आणि रात्रभर तिथे अं जत्रा दिवसरात्र चालू राहायची. आणि महिनाभर जत्रा भरते sir इथे. बहिरम म्हणजे भैरव देवाची पूजा केली जाते. आपलं पर्यटन, महाराष्ट्रातलं एव्हडं मोठंय. एवढ्या गोष्टीयेत त्या म्हणजे आता, तुमच्याशी बोलल्यानंतर मला कळलं की, तिथे काय-काय आहे. म्हणजे वाचण्यातलं होतंचं. पण त्याच्यापेक्षा ज्या काही गोष्टी माहित नव्हत्या, त्या तुमच्याशी बोलल्यावर मला आत्ता कळल्या. एव्हडं मोठं आपलं पर्यटन आहे. राजकीय उदासीनता असते ना, आपण म्हणतो की असं राज राजकारण खूप खराब झालयं. आणि त्यामुळे पर्यटनाला कुठेतरी गालबोट लागतंय, असं मला वाटतंय. किंवा पर्यटन कुठेतरी मागे जातंय, असं मला वाटतं. हो बरोबर आहे sir जिथे-तिथे हे यांचं हम्म politics राजकीय लोक येऊन त्यांचं-त्यांचं बघायला बघतात की, आपलाचं पक्ष मोठायं आणि लोकांवर त्यांची छाप पाडण्याचं प्रयत्न करतात. आणि अं पर्यटन राहते बाजूला. त्यांचंच चालू होऊन जाते. आणि मला असं वाटतं, तुम्ही अमरावतीला राहता. मी कोकणातला आहे. तर, आपल्या मुलांनी किंवा आपणही आपल्या इथला व्यवसाय, आपण जर केला तिथे. आणि अं आपणही मोठे होऊ. पर्यटन पर्यटकांनाही चांगल्या गोष्टी आपण देऊ. आज अं सुशिक्षित माणसं खूप कमी येतायत पुढे. अं सुशिक्षित व्यक्ती काय करते विचार? की चला मी कुठल्यातरी मोठ्या city त जाऊन चांगल्या company मध्ये job करेल. पण, मी अशीही पण लोक अं व्यक्ती बघितल्या ज्या मोठी नौकरी सोडून. अं तुम्ही वाचला असाल ना की अं IIM झालेली एक मुलगी, अं नौकरी सोडून चहाची टपरी टाकली तीनि. आणि त्यात काईतरी तिचा अं एक स्वतःचा अं एक नवीन brand तयार केला. हो-हो-हो-हो-हो वाचलंय, वाचलंय sir. त्यामुळे अं मला असं वाटतं की पर्यटन, मध्ये जेव्हडा काम करू ना तेव्हडं कमीये. हो-हो. इथेपण doctor शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ट रोगांच्या सेवेसाठी, तपोवन स्थापना केली. तपोवनही आहे आणि अंबादेवीचे अं मंदिरातही त्यांनी अं अस्पृश्याना प्रवेश दिला. आमच्याकडे अमरावतीत भरपूर हे आहे. शिवाजी शिक्षण संस्था स्थापन केली आहे. आमच्या इथे कसं आहे, आता एक दहा वर्ष पूर्वीचं आमचं कोकण अं विद्यापीठ झालंय. कोकण board म्हणतात त्याला. विद्यापीठ नाही म्हणत, कोकण board. तर अं दहावी आणि बारावीसाठी अं या सुरवातीला कोल्हापूरला आमचं रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग अं link होता. आता तो रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग कोकण board झालायं. कोकण board झाल्यापासून अं कोकणातली मुलं महाराष्ट्रात नेहमी प्रथम स्थानावर आहेत. मला कधी-कधी अभिमान पण वाटतो. आता अशी खूपशी मुलं,

हे बघणं खूप गरजेचं आहे. आणि त्यातून पर्यटन वाढला ना. तर पर्यटन वाढला की कसं होतं, की कोणाला बाहेरचं अं शहरात जाण्याची गरज पडणार नाही. तुमच्या शहरात राहून, तुमच्या आई-वडीलांजवळ राहून, तुमच्या परिवाराजवळ राहून खूप मोठे होऊ शकतात. हो बरोबर आहे. छोटं शहर म्हटलं की खर्चही कमी असतात. मोठ्या city सारखे खर्च अवाढव्य नसतात. त्यामुळे पर्यटनाकडे, व्यवसाय म्हणून सुद्धा लोकांनी खूप चांगलं बघितलं पाहिजे. आणि आपल्या शहरातलं पर्यटन वाढवलं पाहिजे. हो खरंच आहे. अमरावती पण एक शैक्षणिक दृ दृष्ट्या एक विकसितचं जिल्हा आहे. यांच्यात शिवाजीरावांनी ज्यांची अं शिवाजी शिक्षण संस्था स्थापन करून, medical college, nursing college. बाकीपण colleges वैगरे स्थापन केले आहेत. आणि मोजरी येथे अं आश्रमाची स्थापना केली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी . बाकीपण इथं भरपूर आहेत. शैक्षणिक संस्था एकदम चांगल्या आहे. अमरावतीचं शैक्षणिक अं हे खूप चांगलं आहे. आमच्या इथे जवळ, दापोलीच्याजवळ मंडनगड म्हणून तालुका आहे. तिथे doctor बाबासाहेब आंबेडकरांचा काही काळ, त्यांनी तिथे व्यतीत केला होता. अं त्या ठिकाणी आता नुकतंच आठ महिन्यापूर्वी, अं मागचे जे राष्टपती होते अं ते तिथे येऊन त्या अं जागे ठिकाणी भेट देऊन गेलेत. आणि आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरचं त्या ठिकाणी भेट देणारे, अशी बातमी अं कानावर आलीयं. पण अशे चांगले-चांगले ठिकाण आहेत. महर्षी धोंडो कर्वे हे खूप मोठं नाव आहे. तेही अं तिकडचेचं आहे. अं आणि अं आमच्या खेड तालुक्याला छत्रपती महाराजांच्या, अं पदस्पर्शाने पावन आहे. परशुराम भूमी आहे. परशुरामाचं खूप मोठं मंदिरे जवळ. परशुराम भूमी आहे. अं अशी ऐतिहासिक ठिकाणं जवळ एवढी एवढी भरपूर आहे. अं समुद्र किनारा जवळपास, म्हणजे माझ्या इथून, जवळपास दोनशे kilometer समुद्र किनारा लागून गेलेला आहे. त्यामुळे अं पर्यटन का असू शकतं? अं hoteling व्यवसायामध्ये आपण काय काय करू शकतो, याच्या खूप चांगल्या concepts आपल्या डोक्यात असतात.

हो बरोबर आहे. पर्यटन वाढलं की, बाकीपण सगळ्या व्यायवसायाला चालना भेटते. सगळ्यांचं अं म्हणजे income वाढून जाते.

हम्म तर त्यामुळे, पर्यटन स्थळ जिथे-जिथे आहेत. कोकणही चांगला म्हणजे खरंच छान आहे. म्हणजे मी आली होती अठरामध्ये, तर मला आम्हाला खूप छान वाटलं एकदम. तिथं आल्यावर fresh झालं. आपण जसं येतो फिरण्याचं जो हे असतो अं की आपण,

तीनशे-पासष्ठ दिवस आपल्याला एकदम चांगलं वाटतं.